न अ पोस्टरच गय शिवाजी मार्केट --

समोर त्या ठिकाणी एक वृद्ध व्यक्ति अ हा काठी टेकत--

खुर्च्या त्या ठिकाणी रिकाम्या दिसत आहेत ते अ चित्रपट गृह हे अस दिसत आहे.

त्या ठिकाणी अअअ क्लासेस दिसत आहे एल फिफ्टीन सी आर यू मॉल --

समोर त्या ठिकाणी ख्रिचन धर्मियांच धर्मस्थळ अ--

अ अतिशय सुंदर फुलणी व्यासपीठ आहे त्यामध्ये मोठ मोठी अशी नारळाची--

त्याठिकाणी कप्पे निर्माण करण्यात आलेले आहे तिथे खूप साऱ्या कोज्या ठेवण्यात आलेल्या आहे.

आ बॉलरंट एयरपोर्ट अस त्या ठिकाणी मोठ फलक लावण्यात आलेल आहे खूप साऱ्या दुचाक्यांवर लोक त्या ठिकाणी आलेले आहेत तिथे --